वर एक खिडकी दिसत आहे खाली बघा काही पायऱ्या दिसत आहे.

काही मोठी मोठी दगड दिसत आहे आजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत आहे.

एक लाकडाच्या काट्या ची अशी मेड दिसत आहे.

मोठा एक दरवाजा आहे वर एक बॅनर लावलेला आहे पांढऱ्या कथ्था रंगाचा --

एक डस्टबिन दिसत आहे डाव्या हातावर बघा.

बघा किती छान मोठे पहाड दिसत आहेत पहाडाला बघा काही झाडं दिसत आहे.

डाव्या बाजूला बघा एक मोठा रंगाचा बोर्ड दिसत आहे.

पाण्यामध्ये काही लोक खेळत आहे.

एक किल्ला दिसत आहे बघा खुप जूना दिसत आहे.

त्यामुळे त्याला काही शेवाळ लागलेले आहे भिंतींना.

मागच्या साइड ला बघा डाव्या हाताला काही हिरवी गार झाडे दिसत आहेत.

हे एक किराणा दुकान दिसत आहे एक माणूस उभा आ--

लाल रंगाचे बास्केट दिसत आहे काही खाऊ ची पॅकेट अडकवलेली आहे.

रंगाची टी शर्ट घातलेली आहे चश्मा घातलेला आहे पलंग दिसत आहे पलंगावर गुलाबी रंगाची बेडशीट दिसत आहे एक टॉवेल दिसत आहे एक माणूस झोपलेला दिसत आहे.

एक माणूस बाहेर उभा आहे.

बाहेर बघा एक माणूस जात आहे त्याने गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला आहे.

मागच्या माणसाने बघा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे.

अंगा मध्ये बघा केशरी रंगाचे जॅकेट घातलेले आहे.

दगडांचा रोल केलेला आहे काळ्या रंगाचे दगड--

बादली दिसत आहे स्टील--

काच आहे काचावर बघा एक बॅनर आहे.

पुढे पांढऱ्या रंगाचे दोन खांब दिसत आहे.

काचेचे दरवाजे दिसत आहे एक मुलगा दिसत आहे. लाल रंगांचं--

टी शर्ट काळ्या रंगाचा पँट आहे.

बघा किती छान झरा दिसत आहे.

पहाडाच्या आकाराची बघा किती छान गुहा दिसत आहे.

वर एक काळ्या रंगाच काच लावलेला दिस --

सगळ्यात पुढे बघा गोल्डन रंगांच एक गेट दिसत आहे.

पुढे थोडा उजेड दिसत--